रुबी Methodsवरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत मेथड म्हणजे काय
मेथडचा सिंटॅक्स
आणि काही उदाहरणे पाहू
आपण उबंटु लिनक्स वर्जन 1204 आणि रूबी 193 वापरणार आहोत
या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
आता मेथडसची ओळख करून घेऊ
मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम
इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे
मेथडच्या नावाची सुरूवात लोअर केसमधील अक्षरांनी होणे आवश्यक आहे
मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे
आता मेथडचा सिंटॅक्स पाहू
कीवर्ड डीईएफ च्या पुढे मेथडचे नाव देऊन मेथडस घोषित करता येतात
अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला व्हॅल्यूज पास करून त्यावर कार्य केले जाते
रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते
मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली एंड कीवर्डने संपते
ह्याला अर्ग्युमेंटस असलेली मेथड म्हणतात
मेथडचा आणखी एक सिंटॅक्स असा आहे कीवर्ड डीईएफ च्या पुढे मेथडचे नाव आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची
यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो
आणि एंड कीवर्ड ज्याने मेथड संपते
ह्याला अर्ग्युमेंटस नसलेली मेथड म्हणतात
मेथड कशी वापरायची ते पाहू
मी गेडीत एडिटरमधे प्रोग्रॅम आधीच टाईप करून ठेवला आहे
तो उघडू
येथे फाईलचे नाव मेथॉड हायफेन विथआउट हायफेन आर्ग्युमेंट डॉट आरबी आहे
मी ही फाईल रुबीप्रोग्राम नामक फोल्डरमधे सेव्ह केली आहे
ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे
प्रोग्रॅम समजून घेऊ
येथे आ हे ग्लोबल व्हेरिएबल घोषित केले आहे
आणि त्याला 5 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे
ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी डॉलर चिन्ह दिलेले असते
रुबी प्रोग्रॅम मधे ग्लोबल व्हेरिएबल्स कुठुनही ऍक्सेस करता येते
ते कुठे घोषित केले आहे यास महत्त्व नाही
येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली एड मेथड घोषित केली आहे
येथे युजरला दुसरी संख्या द्यायला सांगणार आहोत
युजर व्हॅल्यू देईल
गेट्स मेथड कंसोल वरून स्ट्रिंग फॉरमॅटमधे इनपुट घेईल
त्यामुळे ते to i मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे
रूपांतरित व्हॅल्यू नंतर बी व्हेरिएबल मधे संचित होईल
बी हे लोकल व्हेरिएबल आहे
ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते
येथे ग्लोबल व्हेरिएबल आ आणि व्हेरिएबल बी च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत
नंतर तो रिझल्ट सुम ह्या व्हेरिएबलमधे संचित करू
नंतर sumप्रिंट करणार आहोत
स्ट्रिंगमधे व्हेरिएबल समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे
येथ सुम मधील व्हॅल्यू ही स्ट्रिंग म्हणून परत दिली जाते
व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते
एंड ने मेथडचा शेवट होतो
मेथडस दोन प्रकारच्या असतात
user डिफाईन्ड मेथॉड - जसे की एड मेथड
pre डिफाईन्ड मेथॉड जसे प्रिंट गेट्स आणि to i मेथड्स
येथे एड मेथड कॉल करणार आहोत
बेरजेची क्रिया केली जाईल
रिझल्ट प्रिंट केला जाईल
Saveवर क्लिक करा
आधी सांगितल्याप्रमाणे हा प्रोग्रॅम रुबीप्रोग्राम फोल्डरमधे सेव्ह होईल
आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू
Ctrl Alt आणि टीटी एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल
प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी रुबीप्रोग्राम सबडिरेक्टरीमधे जाणे आवश्यक आहे
टाईप करा सीडी स्पेस desktopरुबीप्रोग्राम आणि एंटर दाबा
टाईप करा रुबी स्पेस मेथॉड हायफेन विथआउट हायफेन आर्ग्युमेंट डॉट आरबी आणि एंटर दाबा
Enter ठे सेकंड नंबर असे दाखवले जाईल
मी 4 टाईप करत आहे
आता एंटर दाबा
आपल्याला सुम ओएफ त्वो नंबर्स 5 एंड 4 इस 9 हे आऊटपुट मिळेल
आता अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचे उदाहरण पाहू
मी हा प्रोग्रॅम आधीच गेडीत एडिटरमधे लिहून ठेवला आहे
तो उघडा
आपल्या फाईलचे नाव मेथॉड हायफेन विथ हायफेन आर्ग्युमेंट डॉट आरबी असे आहे
मी ही फाईल रुबीप्रोग्राम ह्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे
हा प्रोग्रॅम समजून घेऊ
येथे addनामक मेथड घोषित केली आहे
आ बी ही एड ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत
येथे आ आणि बी च्या व्हॅल्यूजची बेरीज होईल
आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल
एंड ने मेथडचा शेवट होईल
येथे युजरला इनपुट द्यायला सांगणार आहोत
युजर आ आणि bची व्हॅल्यू टाईप करेल
त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल आ आणि bमधे संचित होतील
येथे एड ही मेथड कॉल करणार आहोत
नंतर आ आणि बी ही अर्ग्युमेंटस देणार आहोत
बेरजेची क्रिया झाल्यावर एड ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती सी मधे संचित होईल
येथे सी मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत
कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
प्रथम टर्मिनल क्लियर करण्यासाठी क्लियर टाईप करून एंटर दाबा
आपण आधीपासूनच रुबीप्रोग्राम ह्या सबडिरेक्टरीत आहोत
मागील कमांडसाठी दोन वेळा अप ऍरो की दाबा
मेथॉड हायफेन विथआउट हायफेन आर्ग्युमेंट्स डॉट आरबी च्या जागी मेथॉड हायफेन विथ हायफेन आर्ग्युमेंट्स डॉट आरबी टाईप करा आणि एंटर दाबा
Enter ठे व्हॅल्यूज ओएफ आ एंड बी दाखवले जाईल
मी 8 आणि 9 टाईप करणार आहे
टाईप करा8 आणि एंटर दाबा
टाईप करा 9 आणि एंटर दाबा
पुढील आऊटपुट मिळेल
सुम ओएफ त्वो नंबर्स 8 एंड 9 इस 17
आता रुबी मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू
टेक्स्ट एडिटरमधील प्रोग्रॅममधे जाऊ
रिटर्न कीवर्ड डिलीट करा
सावे वर क्लिक करा
कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा
एंटर दाबा
Enter ठे व्हॅल्यूज ओएफ आ एंड बी दाखवले जाईल
मी 10 आणि 15 टाईप करणार आहे
10 टाईप करून एंटर दाबा
15 टाईप करून एंटर दाबा
पुढील आऊटपुट मिळेल
सुम ओएफ त्वो नंबर्स 10 एंड 15 इस 25
returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला
याचे कारण रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो
रुबीच्या मेथडसमधे रिटर्न हा कीवर्ड ऐच्छिक आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत
स्लाईडस वर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो मेथडस म्हणजे काय
अर्ग्युमेंटस नसलेल्या आणि अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचा सिंटॅक्स मेथड कडून मिळणारी रिटर्न व्हॅल्यू
आता असाईनमेंट
चौरसाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा
त्यासाठी मेथड वापरा
युजरकडून इनपुट घ्या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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद